काही नाही सहज शत पावली करते बोल ना काही नाही ग सहच फोने केला कधीचा केला नाही म्हटलं बोलू हिचाही आज अच्छा काय मग तबियत वगैरा ठीक है का तबियत ठीक आहे अग पण मी काल routine checkup साठी doctor काढे गेले होते पण त्यांनी वजन कमी करायला सांगितलं अरे बाप रे मग काय काय tips दिल्या त्यांनी त्यांनी सांगलीतलं हे जास्तीत सकाळी तर व्यायाम करायला संगीतल नंतर जास्तीत जास्ती पोषक आहार घ्यायला सांगितलं अच्छा मग पोषक आहारामध्ये तू काय काय घेते आता साध्याच तुला तर माहिती यार मला नाही जमत ते खायला पण मी करेल सुरुवात आता हो अग आपण hostel ला असायचो hostel ला असायचो तेव्हा पण तू हिरव्या पाळ्या भाज्या खूप टाळायची ना

होणं ना तेच संगीत ला आहे तेंही हिरवे पाले भाज्या अजून दूध फळे वगैरे खायला नाहीच सांगितलं हो का मग तालात जा जास्त नको खाऊच ते तेंही आरोग्य हे खराब होता आपला हो ना ग आगा माझा पण तसाच थोडा स problem झ्हाला अडचण अली खूप जास्त आता काळ पर्वा पास्न ते थोडा स बाहेर चाच जेवायचं चला आहे ना तब्येत बिघडली थोडी फार

हा बाहेर चा खायला टाळायचा आपण त्यातच तर आपण मन वर घेत मग अशीच आपली तब्येत होणं आणि अजून काय काय तेच दिल्या doctor अन नि तुला आगा पाणी भरपूर पाणी पेय ला सांगितलं आहे दिवसभरात कि सकाळी सकाळी सकाळी प्यायचा आणि आणि दिवस भर तरी पेय ला संगीत लीला आच्छा सकाळी सकाळी पाणी जात कुठं ग हो ना ग आगा ते तोंडात

हो हे चांगल्या सवय आपण आधी लावल्या नाही म्हणूनआपल्या आरोग्य ची आता वंदे होतंय त्यातच तर घरी पण तसाच तर काही झ्हाला तर मी पण त्यातच सांगते हाथ दुखतायत पाय दुखतायत आता पण ना

हो ना मग काय काय पीक घेतोय आपण मग ते किती चांगला आहे असा नाही ते चला use करा fertiliser याच use करा आणि हे करा ते करा म्हणून सांगली quality घसरलीय आपल्या जेवण ची बाकी काही म्हणते मग बाकी काही नाही ग बॅग हेच चला आहे बॅग काळ पासून मी पण मानते आहे म्हणते आहे कि आइक आइक हो आणि फळ पण खात चं थोडे जास्त सवय नव्हती आदी तुला नाही ना आता खावे लागणार आता पण हो हळू हळू सुरवात कर

हो हे खूप चांगला आहे बारा आणि एकदाच जास्त व्यायाम नको करशील नाही ग मम्मी राहते ना सोबत त्या मुले काहीच हा नई जहरी तू दिवस भर मध्ये सूर्यनमस्कार जरी केला ना एक वेळा तरी खूप होता ते हो आमच्या colony तल्या सर्व बायांनी मिळून तो उपक्रम सुरु केलेला आहे सर्व सकाळी येतात आणि व्यायाम करतात सोबत. अरे व खूप छान गोष्ट झाली हे तर आता मी पण आता तुमच्या colony च एक आदर्श म्हणून मग मी पण आमच्या colony त सांगते बारा आता सगळ्या बाईन ला काढते बाहेर आता फायद्याच्याच हे ते हो ना सगळ्या ना आपण महत्व सांगायला हवा ग आपल्यान ना colleges मध्ये शिकवलं झहात आपणच पालन करत नाही ते दुसर्या ला हे सांगायला हवा ना हो ना सांगून ना आयकल्या सारखा करतात ग सगळं हो ना आणि तेथले आपण पण येतोय आपण पहिल्या पाऊल उकळायला हवा बघ हिच्यात रोज निदान तीस minute तरी उत्तम रित्या व्यायाम करावा हवा हो आणि हे एक अं मोंढारां करतात कि नाही लोक ते पण खूप फायद्या चा ठरत हो ते तर आहे हम्म meditation करायलाच हवा आपण दिवसातून अर्धा तास तरी किंवा पंधरा minute तरी तेच ना meditation व्यायाम तेंही हो काय महानतेचा आगा हे आता अह बाहेर वगैरे आहे ना आपल्या ह्या जळगाव मध्ये पण आहे कि नाही अह बाहेर चे लोक आले होते ना मागच्या दिवसां मध्ये त्यांनी असा उपक्रम सुरु केला होता हा कि गाणी लावायचे ते बघ ते आपण म्हणत कि नाही zumba dance हो हो बरोबर काही लोकं ला माझे असा फक्त असा व्यायाम करायला ला कंटाळा येतो हो ग बरोबर हा तेंही बॅग कितीही छान डोकं लावला कि zumba dance म्हणून कि माझे गाणी लावा आणि त्याच्यावर पण ते करून नाच कि आपला सगळं व्यायाम होतो त्यात video वगैरे बघितले होते हा पण त्या कॉलोनीत जे माझे ममहिलांची तोच उपक्रम हे कीलंय ना तर त्याच्यात तू हे idea पण देऊच शकते नाकी नाकी सुचवणार हो बाकी मंग तू पण जात अशील काय म्हंटली मंहला तू पण तेंच्या मध्ये सह्भाह साहबगही होत अशील ना नाकी आगा झ्हातेच कि मम्मीच घेउन झ्हाले सकाळी सकाळी लवकर उठवून हो आता काकूंना लाच सांगावा लागेल strictly कि नेमही सोबत घेउन झा हिला व्यायाम आ ला म्हणून हम्म हो नकीच सांगीन ना आगा मग मालच तास सांगितलं होता doctor आन नि

मी माझा timetable बनवणार आहे हा पण ते आपण आधी आपण आधी करायचा तास नाही करायचा करावा लागेल timetable बनवायचा

आता strictly पण आता पाऊस लाँच लागणार हो कारण पण आता काळजी घेतली नाही तर म्हातारीपाणी आपण तर सांगूच नको तू imagine याच करून घे आपले हात दुखतायत पाय चुकतायत हे होत नाही ते होत नाही हो ना माझे अह अक्षरश तरुण पानात याच आपण म्हातार्या सारखेच वागायला लागू त्यातच तर कुठे हे जायचा कंटाळा थोडा स चला तरी थकवा येतो हो आगा आमचा तर आहे ना college एक्दम समोर आहे hostel च्या एक्दम समोर आहे तरी सुद्धा classes सांगितलं कि एव्हडा जीवावर येत तेच ना सर्वां च्या मग चा कारण एक याच होता आपण हो आज पण करतो व्यायाम करण्या सकाळ सकाळी माझे एक्दम सूर्य उडवण्या च्या आधी एक्दम उठलो ना आपण तर सुरज माझे हा ते एक माझे positivevibe आपल्या मध्ये येते आंही दिवस खूप छान झ्हातो आला आपल्या मध्ये राहत नाही ते आपण कार्य ला पाहिजे पण ते आपण करत नाही

हो आता सुट्या आहेत तर आपाप लय घरी करावा लागेल ना टोपरेंत हा ते शरि तर करावाच लागेल घरच्यांचा पण सवय लावू आता हम्म आणि आई ला पण असा सांगून देऊ आता कि जेवणामध्ये आता जास्त मसाले भाजी नको बनवू म्हणून हिरव्या भाज्या खावे लागतील ग आता आणि काय काय लोकं ला ना ज्ञान नसतो ह्या बाबत तेंच्या मानहती हे आपण जण जगरोटी करायला हवी हो पण आधी आपल्या ला fit होवा लागेल ना आधी करू ना सुरवात करू आपण हो आपण पहिला पाऊल टाकू नंतर मग सगळ्या ला आपल्या सोबत घेउन चालू हम्म बाकी काय महानतेचा ग बाकी काही नाही आता सुटी आहे त्या पर्यन्त जायचा फिरायला ला पुण्य काढे थोडा फार माझा आहे बाई हो आणि तू कुठे नाही गेली का जाऊ ना जाऊ ना आम्ही आता गुजरात ला जायचा चालाय पप्पा म्हणतात याचा हो छान enjoy कर बारा नाकी नाकी कर नार पण त्याच्यात पण व्यायाम आ ला शोधू नको बराक नाही ग नाही दुर्लक्ष करणार हो आंही बाहेर जाऊन जास्त junk food नको खाऊ नाही बाबा मम्मी राहिलनं सोबत याचा याचा ठीक आहे चालेल काळजी घे मग हो तू पण हो हो चालेल भेटू यात नंतर हो हो byebye शिक्षण, प्रत्येकाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी उत्तम शिक्षण आत्यंत आवश्यक आहे. ते आपले व्यक्तिमत्व घडविण्यास मदत करते. आणि आपल्या आत्म विश्वासात वा अं वाढ करते. शालेय शिक्षण प्रत्येकाच्या जिवनात मोठी भुमीका बजावते. संपुर्ण शिक्षण प्रणाली प्राथमीक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमीक शिक्षण अशा तीन भागांमध्ये विभागली गेली आहे. शिक्षणाच्या सर्व स्थरांना स्वतःचे विषेश महत्व आणि स्थान आहे. आपल्या मुलांना यशाच्या दिशेने जाताना आपले सर्वांना पहायचे आहे. जी के वर चांगल्या आणि योग्य शिक्षणानेच शक्य आहे. प्रत्येकासाठी आणि जिवनात यश मिळवण्यासाठी आणि बदल घडविण्यासाठी शिक्षण हे अत्यंत महत्वाचे साधन आहे. जिवनातील कठीन काळात आव्हानाचा सामना करण्यास मदत करते ते शिक्षण.

आजच्या काळात शिक्षनाचा स्थर वढवण्यासाठी आनेक पद्धती आवलंबल्या जातात. सध्याच्या काळात संपुर्ण शिक्षण पद्धती बदलली आहे. आता आपण बारावी नंतर दुरस्त शिक्षण कार्यक्रमा द्वारे नोकरी सोबतच अभ्यास करु शकतो. शिक्षण पण महाग नाही कुणीही थोडे पेसे असुनही शिक्षण चालु ठेऊ शकतो. दुर शिक्षणाच्या माध्यमातुन आपण कोणत्याही प्रसिद्ध विद्यापिठात अगदी कमी fees मध्ये सहज प्रवेश घेऊ शकतो.

असण्या सोबतच देशाच्या विकासात आणि प्रगतीत ही शिक्षण अत्यंत महत्वाचे भुमीका बजावते. अशा प्रकारे योग्य शिक्षण स्त्री व पुरुष दोघांची ही उज्वल भविष्य घडविते. सुशिक्षीत नेते राष्ट्र घडवतात. आणि तेच देशाला यश आणि प्रगतीच्या मार्गावर घेऊन जातात. चांगले शिक्षण जिवनात आनेक उद्देश पुर्ण करते. जसे वयत वयक्तीक उन्नती. सामाजिक स्थिती वाढवने, सामाजिक आरोग्य सुधारने, आर्थीक प्रगती, राष्ट्राचे यश, जिवनातील ध्येय निश्चीत करने, सामाजिक समस्यांची जानीव करुण देणे, आणि पर्यावरणीय समस्या आणि इतर सामाजिक समस्या सोडवण्यासाठी उपाय प्रदान करणे. ही आड ही अशी संपत्ती आहे कोण करु शकत नाही न कोण हिसकावून घेऊ शकतो. ही एकमेव अशी संपत्ती आहे की वाटली की कमी होत नाही उलट वाढतच जाते. आपल्या समाजातील सुशिक्षीतांना वेगळा मान असतो. आणि लोकही त्यांचा आदर करतात. ते आपण पाहिलेच असेल. म्हणुनच प्रत्येक व्यक्तिला आपण साक्षर व्हावे शिक्षीत व्हावे असे वाटते. म्हणुनच आजच्या काळात आपल्या जिवणात शिक्षणाला खुप महत्व आहे. शिक्षण हे सकारात्मक विचार असुन लोकांच्या विचारात बदल घडवून आनते. आणि नकारात्मक विचार दुर करते. आपला बालपणात आपण मनाला शिक्षणाकडे आपल्या मनाला शिक्षणाकडे नेण्यात आपले पालक खुप महत्वाची भुमीका बजावतात. ते आपल्या नामांकिंत शैक्षणीक संस्थांमध्ये दाखल करुण चांगए शिक्षण देण्यासाठी सर्वोत परी प्रयत्न करतात. ते आम्हाला तांत्रीक आणि अत्यंत कुशल ज्ञान देतात तसेच जगभरात आपल्या कल्पनांना विकसीत करण्याची क्षमता देखील शिक्षण देत आपल्याला. शिक्षण आपल्याला अधीक सुसंस्कृत आणि चांगले शिक्षीत बनवते. शिक्षण मेंदुला सकारात्मक्ते कडे वळवते. नकारात्मक विचारांना दुर करते कोणताही व्यक्ती हा शिक्षक समाजातील वरिष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाने जिवनात शिक्षीत होतो. आपल्याला शिक्षण देणारी सर्व मंडळी आपले शुभचिंतक असतात व ते आपल्या जिवनाला यशाकडे घेऊन जातात. आज काल शिक्षणाला अधिक लोकां पर्यंत पोहचवण्यासाठी आनेक सरकारी योजना चालवल्या जातात. ग्रामिन क्षेत्रात लोकांना शिक्षणाचे महत्व समजुन दिले जात आहे. TV radio वर्तमानपत्र इत्यादी प्रसार माध्यमांद्वारे जाहिरात दाखवून शिक्षणाबद्दल जागृकता निर्मान केली जात आहे. आजच्या अधुनीक तंत्रज्ञानाच्या जगात शिक्षणाला खुप महत्व आहे. आजच्या काळात शिक्षणाच स्थर वाढवण्यासाठी आनेक पद्धती आवलंबल्या जातात. सध्याच्या काळात संपुर्ण शिक्षण पद्धती बदलली आहे. आता आपण बारावी दुरस्त शिक्षण कार्यक्रमाद्वारे नोकरी सोबतच अभ्यासही करु शकतो.

आपल्या समाजातील सुशिक्ता सुशिक्षीतांना फार मान आहे. पुर्विच्या काळातील शिक्षण पद्धती आजच्या तुलनेत खुपच कठीन होती. सर्व जातींना त्यांच्या इच्छे नुसार शिक्षण मिळू शकले नाही. भरम साठ fees आसल्याने प्रतिष्टीत महाविद्यालयात प्रवेश मिळवने ही अवघड होते. पण आता दुरस्त शिक्षणातुन शिक्षण येऊन पुढे जाने. खुप सोपे आणि सहज झाले आहे. शिक्षण कोणतेही मोठ्या कौटुंबीक, सामाजीक आणि राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्याची क्षमता प्रदान करते. जिवणाच्या प्रत्येक क्षेत्रात शिक्षणाच अहत्व आपल्या पैकी कोणिही दुर्लक्षीत करुण चालणार नाही. निवणात यश सनमान आणि ओळख मिळविण्यासाठी सर्वांसाठी शिक्षण हे आवश्यक साधन आहे. शिक्षण प्रत्येकाच्या जिवणात महत्वपुर्ण भुमीका बजावते. कारण ते मानवी जिवनावर सकारात्मक रित्या प्रभाव पाडते. विश्वा आणि प्रिस्थितीचा समज तोही परिनामन व सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही विचार करण्याची क्षमता शिक्षण आपल्याला प्रदान करते. आपले करण्यासाठी जगावर स्पष्ट दृष्टीकोण असलेल्या कौशल्यांचा विस्तार करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. आपल्या आयुष्यामध्ये पुढेजाण्यासाठी आणि आपल्या देशात प्रगती आणि विकासामुळे आपले नियमन होते. आणि TV पाहण्याद्वारे पुस्तक वाचुन इतर माध्यमांतुन सुद्धा आपण बरच काही शिकु शकतो. योग्य शिक्षण आपल्या career च्या ध्येय ओळखण्यासाठी आणि सभ्य पद्धतीने जगण्यासाठी मदत करते. आपण शिक्षणाशिवाय जिवनाची कल्पना सुद्धा करु शकत नाही. कारण त्याशिवाय आपण निरोगी वातावरण आणि प्रगत समुदाय तयार करु शकत नाही.

अनुकरन करण्याच्या धोरणावर अवलंबुन असते. जिवनात आणि तांत्रीक प्रगतीसाठी वाढत्या मागनी मुळे गुणात्मक शिक्षणाचा क्षेत्र वाढला आहे. संशोधन किंवा नविन शोध किंवा अधुनीक जिवनासाठी आवश्यक असलेल्या इतर तंत्रज्ञाचा शोध घेण्यास शास्त्रज्ञांना मदत होते. लोकांना त्यांच्या जिवनात शिक्षण आणि त्याचे फायदे जाणून जागृक होण्याचा प्रयत्न करित आहोत. तथापी देशातील मागास क्षेत्रांमध्ये काही लोक जिवनात प्राथमीकतेचा सुद्धा अभाव असताना सुध्दा शिक्षण पुर्ण करतात.

महाविद्यालय शाळा शाळा सक्रिय आहेत. शिक्षण शिकत वेळात आणि कुतुहल प्रोत्साहन अं काहीचे उद्देष्ठ कारण आवश्यक आहे. देशामध्ये समान वयक्तीक विकास आणि समता आनण्यासाठी आपले सर्वांना शिक्षण सुविधा संस संतुलित करण्याची गरज आहे. शिक्षणात प्रत्येक जन त्यांच्या सभोवतालच्या गोष्टींमध्ये व्यत्यय आनण्यात आणि त्याच्या सकारात्मक स्वरुपांमध्ये सुपांतरीत करण्यात मदत करतो. ते आपल्या शरिरातील मेंदुचे ज्ञान ज्ञानेंद्रियांचे संतुलन राखण्यासाठी आणि शिक्षणाच्या तंत्रज्ञानात आवश्यक प्रगतीत प्रोस्ताहन देण्यासाठी देखील प्रोस्ताहीत करते. देशाच्या विकासा साठी आणि विकासा साठी समाजाच्या प्रत्येक व्यक्तीचा सक्रिय सहभाग हा असतोच. समाजात सर्वसामान्य संस्कृती आणि

मागासलेल्या भागात राहणाऱ्या लोकांसाठी चांगल्या शिक्षणाची योग्य फायदे मिळत नाहीत कारण त्याच्याकडे निधी आणि इतर साधने उपस्थित नसतात. तथापी या भागात या समस्यांचे निरसन करण्यासाठी सरकारने काही नविन आणि प्रभावी धोरण लागु केले आहेत. शिक्षणा शिवाय जिवन गुंता गुंतीचे आणि कठीन होते. म्हणुनच आपण शिक्षणाचे महत्व दैनंदीन जिवणात त्यांची गरज समजुन घेतली पाहिजे. शिक्षणाचे महत्व समजुन प्रोत्साहीत करुण लोकांच्या मागासवर्गिय भागात प्रोत्साहीत करणे गरजेचे आहे. निहाळने कौशल्याच्या कमतरते मुळे काही लोक पुर्ण पणे निरक्षर झाल्या नंतर अत्यंत वेदना दायक जिवन जगतात. आणि काही आपल्या दैनंदीन क्रियानिशी जोडण्यासाठी मागास भागात जे की शिक्षण प्रणालीचा अभाव आहे. अशा प्रकारे आपण सर्वांनी गरिब किंवा श्रिमंत असने तरिही चांगल्या शिक्षणाची व्यवस्था

करणे सरकारचे काम आहे. शैक्षनीक कौशल्य मार्ग राखण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार सरकारने केला पाहीजे. आधुनीक काळातील विद्येच्या आराध्य दैवत महात्मा ज्योतीबा फुले ज्यांनी स्त्री शिक्षणाला विरोध असताना सुद्धा समाजातील मुलींसाठी पुण्याच्या शनिवार वाड्यात पहिली शाळा उघडली. अशा महान आत्मांना साष्टांग अं वंदन करणे त्याच्याच विचारास सुविचार असा होता विद्ये विना गती गेली, गती विना मती गेली मती, विना शुध्र खचले

तर माणसाच्या दिव्यासारख्या जिवनात पेटलेली वात जर नसेल तर ते मानवी जिवन अंधकारमय आहे. विद्येचे महत्व सांगताना संत महात्मा फुले सांगुन गेलेले अ की शिक्षण हे वाघिनीचे दुध आहे आणि जो हे दुध पिनार गुर गुरल्या शिवाय राहणार नाही. असं doctor बाबासाहेब अंबेडकर म्हणायचे. म्हणजे आपण विचार करु शकता की ज्या व्यक्तीने संपुर्ण देशाचा कारभार कसा असायला हवा या मध्ये आपले मोलाचे योगदान दिले. आणि तिच व्यक्ती समजाला शिक्षणाचे महत्व सांगताना शिक्षणाला वाघिनीच्या दुधाची उपमा देते म्हणजेच शिक्षणात काहीतरी विषेश असलेच पाहीजे. हो शिक्षण आहेच विशेष कारण शिक्षणाच्या वळणावर व्यक्ती काहि ही करु शकत नाही. काही करु शकत नाही असे नाही. आधीच्या काळात फारश्या लोकांना शिक्षणाचा लाभ घेता येत नव्हता. त्यामुळे ज्यांच्याकडे शिक्षण नव्हतं त्याच्या अत्मविश्वासाची कमतरता दिसुन येत आसायची. त्यामुळे जास्त लोक आपल्या मालकी ची चाकरी मालकाची चाकरी करत आणि आपल्या परिवाराची उदर निर्वाह करत असत. महिलांना तर फक्त चुल आणि मुल या नियमात समाजानी बांधले होते. विशिष्ठ रेषेच्या बाहेर विचार करणे म्हणजे तेव्हाच्या काळात गुन्हा समजला जायचा.

आणि समाजाला एक मोठ्या दरितून बाहेर काढतो. तर इतक्या कलीयुगाच्या समाजात दरितून बाहेर काढण्याची हे काम क्रांती गुरु ज्योतीबा फुले यांंनी केले. सर्व दुर शिक्षणाचा अंधकार पसरला पसरलेला असताना लोकांचे दगड, धोंडे, शेन आपल्या शरिरावर घेऊन समाजात शिक्षणाच्या प्रकाशाची ज्योती पेटवली. शिक्षणाचे महत्व माणसाचे जिवन खुप मोठे आहे. नंतर गाडगे बाबा त्यांनी सुध्दा आपल्या किर्तणाच्या माध्यमातुन लोकांना शिक्षणाचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला. लोक ही एक वेळ उपाशी लोक हो एक वेळ उपाशी राहिले तरी चालेल पण लोक लेकराला शाळेत घाला थोर महात्मेनी शिक्षणाचे महत्त्व लोकांना समाजाला पटवून देत देत आपले संपुर्ण आयुष्य समाजा साठी खर्ची केले. शिक्षणाला माणसाचा तिसरा डोळा म्हटलं जातं. जेव्हा माणसाचा तिसरा डोळा उघडतो त्याला सर्व गोष्टींच ज्ञान झालेलं असतं. तो प्रत्येक गोष्टीला अनुभवु शकतो. त्याच प्रमाणे शिक्षण मनुष्याच्या बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकी कडे आणि शरिराला क्षमा कडे नेन्याच्ये काम करते. नेल्सेन मंडेला यांनी सुद्धा शिक्षणाचे महत्त्व सांगताना आपले विचार मांडले. ते म्हणाले होते, शिक्षण हे एक प्रभावी शास्त्र आहे, शस्त्र आहे. त्याचा वापर करुण तुम्ही चोक पचवु शकता. दक्षीन आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती ज्यांनी संपुर्ण जगाला शिक्षणाचे महत्व सांगताना उच्चार काढले. की तुम्ही शिक्षणाच्या बळावरती पुर्ण जगाला जिंकु शकता. एवढी ताकद शिक्षणात आहे.

जिवशास्त्राचे जनक महान अरस्तु यांनी सुद्धा शिक्षणाचे महत्व सांगताना सांगितले आहे. शिक्षणाचे मुळ कडु असु शकतात पण

अमेरिकेचे महान विचारक Johon Caffe यांनी शिक्षणाचे महत्व स्पष्ट करताना सांगितले की शिक्षणा जिवणाची सुरुवात असुन जिवनच शिक्षणच जिवन आहे. याचा अर्थ असा की जिवणाची शिक्षण नसेल तर त्या जिवणाचा अर्थ कवडी मोल आहे. आणि असे कवडी मोल जिवन निरर्थक ठरते. शिक्षण घेण्यासाठी आता शिक्षण घेऊनच शकत नाही आता तर मी आपल्याला सांगु इच्छीतो की माणुस हा मरे पर्यंत विद्यार्थीच असतो. म्हणजेच कोणत्याच व्यक्तीला शिक्षण घेण्यासाठी वयाचे बंधन नाही. फक्त मनात शिकण्याची जिद्द आणि स्वतः वर आत्मविश्वास असणे गरजेचे आहे. शिक्षण म्हणजे फक्त वह्या पुस्तकांची घोकम पट्टी करणे नाही तर त्या पुस्तकांचा आधार घेऊन चांगल्या आणि वाईट गोष्टींमध्ये फरक जाणून घेणे आहे. भगवान गौतम बुद्ध यांनी सुद्धा स्पष्ट शब्दात सांगितले आहे. की दुसऱ्यांच्या दुखात सहभागी व्हावयास जे शिकवतील तेच खरे शिक्षण. शिक्षण मनुष्याला आतुन आणि बाहेरुण शिक्षीत बनवतं. सोबतच माणसाला नम्र बनवण्याचे कामही शिक्षणच करतंं. आणि विद्या सुद्धा नवदय असलेल्या व्यक्तिवर शोभुन दिस. म्हणुनच म्हणतातना विद्या विनय शोभती. तसेच एखाद्या झाडाला आनेक फळे लागतात.

जय हिंद अशा प्रका रे शिक्षणाचा उदय प्र प्रबौतीक

चरीतार्था साठी घरा बाहेर पडावे लागले. परिनामतः मुलांना शिक्षण देण्यासाठी त्यांना वेळ मिळनसा झाला. पुढे उपजिवीके पुरते शिक्षण हा विचार बदलून लिहीने वाचने व अंकज्ञान असे स्वरुप शिक्षणाला झाले हे नवे स्वरुपही आई वडीलांना ही झेपेनासे झाले. यामुळे शिक्षण देणाऱ्या वेगळ्या यंत्रनेची गरज भासु लागली.

समस्यांबाबत विचारवंत वेगवेगळे सिद्धांत मांडु लागले. मानवाच्या सर्वसामान्य स्वरुप व त्याची प्रगती यांन विषयी ते विचारही मांडण्यात येऊ लागले. शिक्षण म्हणजे ज्ञान कौशल्य.

ही एक कला मानली जाई. तथापी शास्त्राच्या प्रगतीचा शिक्षण विषयक विचारांवर प्रभाव पडुन शिक्षण हे कले बरोबर शास्त्रहीन आहे असे मानन्यात येऊ लागले. पदार्थ विज्ञान स्थाई विज्ञान, भुगर्भ शास्त्र यांसारख्या निसर्ग विज्ञाना बाबत मानवानी किती ही माहिती मिळवली तरी त्या शाखांतील

pluto, aristotul यांचा काळापासून शिक्षण ही प्रक्रीया मानवाला माहित असल्यानी मानवाने आपल्या सात्वीक विचारांनुसार शिक्षणाची व्याख्या बनवली आणि सात्विक विचार सतत बदलत राहिल्यामुळे शिक्षणाची व्याख्या बदलत गेली. पहिली व्याख्या तेव्हढ माणसांनी त्या ज्ञानाची व अनुभवाची छाप लहाण मुलांवर पाडने म्हणजे शिक्षण. अपक्व मानवाचा परिपक्व मानवाशी निकट संबध येणे म्हणजे शिक्षण. व्यवहारातील कामाचे वळण मुलांना लावने म्हणजेच शिक्षण. शिक्षण म्हणजे आत्मा शिक्षण होय. पाचवी तसाच विकास झाला पाहीजे तसा तो होण्यास मदत करणे आशी व्याख्या marium marrysaly Bradel russell व Niel यां सारख्या निसर्ग व्दात्यांनी केली आहे. Yohan अं haries pretolis यांच्या मते शिक्षण म्हणजे मानवाच सर्व जन्मसिद्ध शक्तींचा सम प्रमाण विकास. Threadil fedrik प्रबेल म्हणतात की मानुष्याच्या अंतर्गत शक्ती बाहेर अणून त्याच्या विकास साधने म्हणजे शिक्षण Herble Cancer म्हणतात की मनुष्याचे शिल घडविने म्हणजे शिक्षण. च्याचे तत्वज्ञान व्यवहारीक जिवना पुरते मर्यादीत सते अश्यांनी शिक्षण म्हणजे उत्तम नागरीक बनविने असे म्हटले आहे. पीग यांनी शिक्षण म्हणजे विश्वाच्या उभारणीची योजना होय, ते म्हटले आहे. thomas Shikshil यांनी सर्वगुण सुंदर जिवन जगण्याची तयारी म्हणजे शिक्षण. आशी व्याख्या केली आहे. Jeans, chuvi, sharp इत्यादी तत्व तत्वज्ञानी लोकांनी विसाव्या शतकातील कार्य वाटीक तत्वचिंतक यांच्या मते शिक्षण म्हणजे भोवतालच्या नैसर्गिक वातावर्णाशी सामाजीक वातावर्णाशी समन होण्याची पात्रता मुलांच्या अंगी आणून देने म्हनजे शिक्षण अशी केली आहे. John Duvio यांनी आपले म्हणने अधिक स्पष्ट करुण शिक्षण म्हणजे. लहान असाह्य मनुष्य प्राण्याला सुखी निथी मार्प कर्यक्षम बनन्यास मदत करणे. असे प्रतिपादन केले. ते असे ही म्हणतात शिक्षण म्हणजे भावी जिवनाची तयारी नव्हे तर मुलांचे प्रत्येक्ष जिवनच आलिकडच्या काही तत्वज्ञानांनी सांगितले आहे की उत्तम नागरीक तयार करणे हे शिक्षणाचे लक्षण मानले आहे. शिक्षण म्हणजे जुण्या पिढीकडुन नव्या पिढीकडे होणारी सर्व सामाजीक वारशांचे सक्रमन, ते ही साहींनी म्हटले आहे. काही अध्यात्म वाद्यांच्या मते व्यक्तीत्वा व्यक्तीत्वानुसार सर्व व्यापी तत्वावरी मनुष्याचे मन ज्या योगी नेले जाते ते शिक्षण होय. शिक्षण म्हणजे इश्वरी इच्छेचे संशोधन. असेही म्हणतात. plato यांच्या मते शिव व सुंदर ही जी जिवनाची अंतीम मुल्य आहेत ती समजण्याची व अनुभवायची पात्रता मनुष्याला आनुन देणे ते म्हणजे शिक्षण होत. युनेस्कोच्या मते जिवणाच्या सर्व व्यवहारांकरीता महत्वाचे असणारे ज्ञान कौशल्य व जानिव संक्रमीत करणारे संघटीत वसाहत त्याचे अध्यापण म्हणजे शिक्षण होय. शिक्षणातील हे ही करण्यात आलेले आहे. मात्र हेतु व उद्धीष्ठ ह्याला काल विरपिक्ष नाहीत. त्याच प्रमाने त्यांच्यावर शास्त्रे आणि तंत्रज्ञान यांच्या विकासाचा तसेच मानःशास्त्रातील अध्ययन प्रक्रिय संबंधी संशोधनाचा परिनाम झालेला आहे. सुरुवाती पासुनच परंपरागत सामाजीक अनुभवाचा वारसा जतन करणे सम्रुद्ध करने आणि तो नविन पिढी ला प्रदान करणे शिक्षणाचे महत्वाचे ध्येय मानले कात अ असे. मात्र परंपरेची चाकोरी सोडुन पुरोगामी ध्येय विचारांचा प्राचीन ग्रिस मध्ये उदय झाल्यानंतर शिक्षणाच्या उद्दीष्ठांचा पुनर विचार होऊ लागला. ग्रिकांनीं समाजीक स्थैर्य हा बघ व्यक्ती विकास ही शिक्षणाची उद्दीष्ठ ठरवली. तसेच pluto, aristoter यांनी आदर्श नागरीक तयार करणे हे शिक्षणाचे ध्येय ठरविले. ग्रिस रोमन शिक्षणाची ध्येय धर्म निरपेक्ष होती. त्यातील नैतिकतेची स्वरुप धार्मीक नसुन सामाजीक होता. शैक्षणीक ध्येय विचारांमध्ये धार्मीक व अध्यात्मीक अंगांचा अंतरभाव झाला. तो ज्युडो ख्रिश्चन घर्माच्या परंपरेच्या प्रभावामुळे यामुळे शैक्षणीक ध्येयाने दोन दिशांनी वळन घेतले. एका दिशेने शिक्षणाचे ध्येय धर्म धर्म निरपेक्ष ज्ञान प्राप्ती हे मानले गेले. दुसर्या बाजुला मनुष्यमात्रात बिजरोपाने प्रमुख ध्येय बनले. दहाव्या शतकानंतर त्या बारबव उद्योग धंद्याची वाढ होऊन लागल्या मुळे ग्रामीन सरजा सरंजामदार व मठाधी पती यांच्या अधिकारात उर उतरती कळा लागली. पश्चिमी प्रबोधन काळात नागरी जिवणाला महत्व येऊ लागले. ज्यामुळे सुसंकृत व सभ्य माणुस बनविले हे शिक्षणाचे ध्येय बनले. मात्र याच काळात Starbug या येथील एक शिक्षक john Stiv यांनी शिक्षणाचे ध्येय विवेकशिल धर्म निष्ठता होय असे प्रतिपादन केले. martin luther यांनी सामाजीक सुव्यवस्था व कौटुंबीक जिवणाचे शिक्षण हे शिक्षण हे जिवनाचे ध्येय असे असले पाहीजे असे सांगितले. त्यानंतरच्या काळात आनेक लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षणाची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला. शिक्षणाच्या संकल्पनात समजाऊन सांगण्याचा प्रयत्न केला. आठराव्या शतकात ज्या सामाजीक राजकीय चळवळीत जगभर झाल्या त्याच प्रतिबिंब शैक्षणीक क्षेत्रातही उमठले. मार्कवी डेखॉर्वेस यांनी शैक्षणीक ध्येयांचे क्रमशः स्पष्टीकरण केले आहे. प्रथमतः शिक्षण म्हणजे सर्व मानवी प्राण्यांना आप आपल्या गरजा तृप्त करण्याचे सामर्थ्य देण्याचे कल्यानाची हमी देणारे हक्काची जानीव करुण देऊन त्यांना त्यांचा अप घ्यायला शिकवीनारे आपल्या जबाबदारी ची जानीव करुण देऊन पार पाडण्याची क्षमता निर्मान करणारे साधन म्हणजे शिक्षण. आणि दुसरे ध्येय व्यक्ती निष्ठ होते. ते म्हणजे प्रत्येकाला आपले व्यक्तीगत कौशल्यांचा विकास करण्याची संधी व सोय उपलब्ध करुण देणे. ज्या सामाजीक कार्यात भाग घेण्याची इच्छा असेल त्यां साठी आवश्यक पात्रता निर्मान करणे हे होय. आणि तीसरे ध्येय म्हणजे हे सामाजीक होते. तो असं म्हणतो शैक्षणीक धोरणांचा दिशा अशा प्रकारे निष्ठ करावे की समज उपयोगी करणारे लोक

Harbus Spensar यांचे म्हणने. असे की शिक्षणाने आत्म रक्षणाचे कला शिकवावी उपजिवीकेचा मार्ग शिकवावा. मुलांचं पालन पोषण करायला आवश्यक असे ज्ञान देऊन वंश सातत्य कायम ठेवण्याचे शिक्षण द्यावे. पाश्च्यात जगामध्ये दोन हजार वर्षांहून अधीक काळ कोणत्याना कोणत्या प्रकारे सुरु होते. त्यांचे काही कालखंड पडतात. ते म्हणजे प्राचीन काळ, मध्येयुगीन काळ, आणि आधुनीक काळ. जन्मल्याबरोबर मुल सुदृढ आहे की नाही हे पाहुनच ते जिवंत ठेवायचे की नाही याचा निर्णय कार्डामध्ये पंच मंडळी घेत असत. ते सुदृढ आसल्यास आईने त्याचे पालन करायचे. पाचव्या वर्षी त्या मुलास इतर मुलांबरोबर तिथे सुमारे दहा वर्षे त्याला त्या संबधीचे शिक्षण मिळायचे. एथेंम्स मध्ये लोकशाही असल्याने तेथील स्वातंत्र्य होते. ज्या मुळे शिक्षणातही विवीधता होती. नव्या कल्पनांना वाव होता. बैचमीन मध्ये ग्रिसमध्ये जमाला सॉक्रीटस, प्लुटो तत्वज्ञ युक्लीन हागरीती क्लेम हवैद्य आर्किमीडेस पदार्थ वैज्ञानीक टॉमेली राजांनी येथे विद्यापीठ स्थापीत केले. लाश होई पर्यंत त्या वेळी टोचन ग्रिकांच्या प्रगतीच बनला.

जानुन घे. या कालखंडात पुर्विच्या ज्ञानात ही जतन झाले. सुरुवातीला बेने स्टेक यांची यांनी शिक्षण केंद्र सुरु केले त्यात हे ग्रंथ लॅटीन भाषेत होते. लॅटीन भाषे विषयी शिवाय व्याकरण ही

उदय झाला आणि आरबी ग्रंथांना लॅटीन भाषेत वाव मिळायला लागला. त्यातुन आसबी शास्त्राच्या ज्ञानाचा प्रसार झाला. शिक्षनासारखे कार्य शाळा सुरु झाल्या. इसवीसन अकराशे सतरा त्या सुमारास ऑक्सफोर्ड येथे उच्च शिक्षणाची व्यवस्था सुरु झालेली असली तरी जगातील पहिले विद्यापीठ